माझं काय नाही चाललं तुमचं काय चाललं?

क्लासमध्ये आल्या मी पण क्लासमध्येच आले. हो, पण तुम्ही भेटलेच नाही मला आज. हां आज जरा मी पाठीमागे बसले होते तुम्ही पुढे बसल्या होत्या ना त्याच्यामुळे भेटले नसेल.

गावी गेलती औरंगाबादला आईला बघायला, शेती म्हणजे आईच्या घरी खूप छान.

काय नाही बस माझ्या सगळ्या बहिणी दीदी वगैरे आलत्या.

एन्जॉय केला जरा शेतामध्ये फिरलो वगैरे. कापूस होता शेतात बघितलं. शेतामध्ये कसं कापूस वगैरे निघतो?

हो मग अजून काय मज्जा केली? खूप आहे तिकडे बघण्यासारखं औरंगाबादला मराठी विद्यापीठ आहे ना ती.

अ लेणी ये याच्या आपले हे काय बोलतात नाही का लेणी

बरं आहे मग तिकडे बघण्यासारखं.

ये दौलताबादचा किल्ला आहे. मग तिकडे गेलो आम्ही सगळ्या बहिणी वगैरे तिकडे एन्जॉय केला जरासा.

दीदींच्या घराचं काम चालू आहे तिकडे तिकडे गेलो बघायला जरा.

मग तुमचा पार्लरचा बिजनेस कसा चालू आहे? माझा पार्लरचा बिजनेस चालू आहे ना म्हणजे हे पण करते नंतर ते पण करते होम पार्लर आहे ना जरा. तर मी इथून शिकून जाते तर मला इथं पण शिकायला भरपूर भेटतं ना.

मग तुम्ही पार्लरचं थोडं फार मला पण सांगा ना म्हणजे मी पण शिकेन नाही का.

कारण म्हणजे मेकअप वगैरे कसा करतात?

चालतंय ना तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी मी माझे हसबंड, मुलगा, सासू, सासरे, दीर.

हो मग त्याला सगळं यावरून वगैरे येते. कसं जातो शाळेत कसा जातो? रिक्षाने जातो का तुम्ही जात सोडायला? म्हणजे मी त्याला म्हणजे सर्व काही यावरून येते म्हणजे मम्मीकडे सोडते त्याला त्याच्यानंतर मग दुपारी मी जाते.

हो सासू घरी असतात सासरे पण कमला जातात.

नणंद माझी म्हणजे दोन नणंद आहेत त्यांचे लग्न झालेत. अच्छा बर मला पण एक मुलगा आहे.

डॉन बॉस्कोला आहे का? हो मला पण माझ्या मुलाचं दोन बॉस्कोमध्ये ऍडमिशन करायचंय ज्युनियर साठी तर मला तुम्ही सांगाल का फॉर्म वगैरे फिलअप?

एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये निघतात त्या शाळेचे फॉर्म.

हो मला चालू झालं की सांगा तुम्ही कधी चालू होणार आहे काय?

तसं मॅडम पण हाय मॅडमपण आणि

मेकअपचं नाही का थ्रेडींगचं फेशिअलचं. फेशिअलचं पण सांगू शकता मेकअपचं पण सांगू शकता. फेशिअल त्याच्यानांतर आपण फेशिअल करायला सुरुवात करणार कारण आपली चालू होती ना त्याच्यासाठी आपली पिंपल्स वगैरे आपल्या फेसवर येतात ना त्याच्या टॅनिंग वगैरे येतात आपण बाहेर जातो डस्ट असते आपल्या फेसला

त्याच्यासाठी फेशिअल करणं गरजेचं आहे आणि आपल्यासाठी एक एक कसं आहे दिसला पाहिजे.

त्याच्यासाठी फेशिअल करायचा. नंतर ते आपल्या आपल्या हातात पूर्ण शिकलं तर.

वॅक्सिंग करतात वॅक्सिंगमुळे आपल्या हाताचे होतात छान वाटतं जरा. आपण बाहेर वगैरे फिरलो तर. आम्हाला तर घरच्या पार्लरचं काहीच जमत नाही करायला. घरचं काम तर हे बघा चूल आणि मूल हे सगळ्यांना असतं

घर आणि हे तर सगळ्यांना बाईंना सगळ्यांनाच असतं

पण त्याच्यासाठी आपण थोडासा एक तास तरी वेळ काढायचा आहे किंवा ठीक ये. काम करता करता पण आपण सगळं जॉईन केला ना.

पूर्ण दिवस म्हणजे असा घरातच जातो. आता हे बघा मी ये ना माझा एक मुलगा आहे मी सकाळी साडे पाच वाजता पासून उठते.

उठून त्याचा टिफिन त्याच्या पप्पाचा टिफिन वगैरे करते. त्यांचा टिफिन झाला ना मग माझी कामे करते आणि तरी माझ्या माझ्या साठी घेते मी मला वगैरे करून येते.

मला माझा स्वतःचा होम पार्लर आहे. तर तिथं पण मी हे करते आणि ते कस्टमर नसले तर मी ब्लाउज पण शिवते म्हणजे म्हणजे हो शिवण क्लास बी करते म्हणजे ब्लाउज वगैरे शिवते ड्रेस शिवते. कुणाला जरी शिकायचं असेल किंवा कोणाला शिवायचं असेल तर ते मला तर ते पण

म्हणजे शिवण क्लास घेत असाल तर मी पार्लरचा शिवण क्लासपण चालू करेन. हो चालेल ना चालेल घेईल मी

म्हणजे यांनतर मग तुम्हालाच देत जाईन बस हे कामं आपली तुमचं काय चाललंय?

हो बेंगलोर तुम्ही आईकडे वगैरे जात की नाही तुमच्या मामीकडे मम्मीच गाव कोणतं गाव बोलल्या तुम्ही?

म्हणजे आम्ही येरवड्यात राहतो मम्मी जवळच राहते भाजी मंडईच्या इथे. अच्छा भाजी मंडई मग तुमचे आहे नाही का. अं म्हणजे मम्मीच घर जवळ घर जवळ

हां मग तेच ना काय टेन्शनच नाही काय कोणी आलं बी गेलं बी तरी दूर जाण्याच प्रश्नच नाहीत ना ओ म्हणजे सुट्टीला मला जायलाच नाही भेटत गेलं की असं

हो तेच ना म्हणजे बघा ना माझ्या गाव औरंगाबाद म्हणजे मला जायला तास लागतात. आणि यायला सहा तास लागतात म्हणजे आठ नऊ तास लागतात ट्राफिक वगैरे असले ना म्हणजे ते किती हे होतं ट्राफिक.

मला पाचच मिनिटं लागतात. होय मी तेच बोलले ना मला बस नाही लागत ऑटो नाही लागत काहीच नाही लागत फक्त दोन पायाने चालत जायचं आणि यायचं दोन पायाने जायचं दोन पायाने यायचं तुमच्या म्हणजे कसलं खर्चचं नाही ना. हो मला कसलाच खर्च नाहीये. माझ्या इकडे भाजी मंडई जवळ आहे मच्छी मार्केट जवळ ये सगळं सगळं जवळ ये. मला कुठं लांब चालायची गरजच नाही.

घरात तर फिश मलाच जास्त आवडतात. फिश खाता तुम्ही? आणि घरात तुमच्या सासू वगैरे नाही खात का?

आणतात का ते हे सुरमई वगैरे कोणते आणतात पापलेट

सासूला तर काय त्या पथ्य पाळतात ना मग नॉर्मली जास्त म्हणजे नॉनव्हेग वगैरे नाही नाही का. थोडंफार

म्हणजे कुणी मामा वगैरे राहत असेल ना मामा जवळच राहतात धुळे रोडला

मामाच्या घरी आत्ताच मध्ये जाऊन आले क्लास जॉईन करण्याच्या आधी

हातचं जेवण बनवती ना माझी आई आम्ही जातो ना गावाला गेल्यावर

आणि आम्ही पाच बहिणी असतो ना त्याच्यामुळे म्हणजे त्या सगळ्या जमा होतात फुल एन्जॉय करतो

नाही बोलवतात ना त्या पण आम्ही गेलोच नाही.

नाही मला म्हणजे तसं माझं घर मला मला जास्त नाही आवडत जायला.

मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत एक दोन दिवस जाऊन यावं म्हणलं नाही का आपण.

बोरिंगचं पाणी ते नाही आवडत. बघा ना आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाही का वगैरे जातात ना.

मस्त फिरण्यासाठी ना मला अ साईबाबा मंदिर आहे ना ते झालंय. हां तिकडे जातो मला तिकडे जास्त आवडतं जायला. मग ठीक ये चला मग माझ्या सोबत चला आपण जाऊया नाही का.

नाही का मस्त फॅमिली एन्जॉय करू सगळे फॅमिली वगैरे.

तुमची फॅमिली तुमचा मुलगा माझी फॅमिली माझा मुलगा. तुमची

चालेल ना जाऊ आपण

म्हणजे मला माझ्यापेक्षा दोघी मोठ्या आहेत मी लहान आहे.

हो आमच्या तिघींची झाली मोठ्या बहिणीचे सेकंड बहिणीला पण दोन मुली आहेत. मला एक मुलगा आहे

भाऊ नाहीये मला आम्ही तिघीच बहिणी आहे मोठी बहीण म्हणजे चालू आहे. ती पण इकडेच असती तिचे मिस्टर दुबईला असतात ना.

फ्रायडे फ्रायडेला येतात सॅटर्डे येतात आणि मग संडेला दुपारी जातात मग ते. आम्ही पाच बहिणी आम्हाला एकच भाऊ आहे पण भाऊ आमचा

मदत करतो काही म्हणजे काही लागलं वगैरे. तर पहिला फोन काही टेन्शन वगैरे असलं तर पहिला बहिणीला फोन असतो आम्हाला.

म्हणजे असे चुलत भाऊ आहेत सगळे पाच सहा जण आहेत. सहा जण आहेत का काकांचे काकांचे

म्हणजे एक दोन काका म्हणजे पप्पा आणि दोन काका असे वर राहायचे म्हणजे असे बिल्डिंग आहे. मग त्यांनतर एका काकांकडे दुसरीकडे शिफ्ट केलं घर

आणि माझं पुण्यामध्ये सासर आणि महेर औरंगाबादचं ये माझ्यासोबत जाऊया पुढे

जाऊ ना सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला हां ते पण आहे ना मुलांना सुट्ट्या वगैरे असतात.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कसं गेलं की सर्व काही आपण फिरून येऊ शकतो.

आत्ता थंडी आत्ता थंडीये ना मग थंडीमध्ये नाही ना जाऊ शकत आणि शाळांना सुट्टी पण नाही ना. हो शाळा वगैरे आहेत आपल्याला कुठे जाता नाही येत ना

माझं माझं लग्न दोन हजार चौदामध्ये

म्हणजे मला दोन हजार चौदामध्ये लग्न झालं त्याच्यानंतर चार वर्षाने मुलगा झाला. म्हणजे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज ये?

लव्हमध्ये अरेंज मॅरेज ये.

म्हणजे आईंना वगैरे माहिती होतं घरी?

तेच मग तुमची स्टोरी सांगा की मग आता इंटरेस्टिंग म्हणजे आमचं कॉलेजमध्ये हे झालं म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये होतो काय कुठं भेटलात? कुठं बघितलं तुम्ही दोघं एकमेकांना? म्हणजे आम्ही अगोदर फ्रेंड्स होतो. कॉलेजमध्ये अच्छा कॉलेजमध्ये एकाच कॉलेजमध्ये होता का तुम्ही? हो एकाच कॉलेजमध्ये होतो नंतर फ्रेंड्स आणि नंतर रिलेशनमध्ये आलो.

अगोदर कुणी प्रपोज केलतं तुम्ही केलतं का त्यांनी केलतं? मी नाही केला मी कधीच कुणाला नाही केला त्यांनीच केला.

फक्त कोर्ट मॅरेज केलं नंतर ठरवलं सांगायचं पण आम्ही सांगायच्या अगोदरच बाहेरच्यांनि सांगून टाकलं.

सासरी सगळ्यांनी एक्सेप्ट केलं होतं. फक्त मम्मीकडे नव्हतं केलं मग नंतर मग सर्वांनी केलं एक्सेप्ट नाही का. पाच सहा महिने नाही बोलले मग त्याच्यानंतर बोलले.

मम्मी पप्पा नाही बोलायचे मग नंतर त्यांनी फोन केला मग बोलवून घेतलं घरी.

आईचं प्रेम मुलांसाठी वेडं असतो नाही का . हो आई मुलांपासून जास्त दिवस दूर नाही राहू शकत राग असतो आपल्या मुलाबद्दल पण ती दाखवत नाही.

हो आणि त्यात कसे मी लहान आहे तर त्यांचा सगळ्यांचा लाड माझ्यावर जास्त आहे ना.

अ एकोणिसमध्ये झालं आताच